तिथे पाण्यात खेळों खूप बोटी मध्ये बसलो आणि जास्त करून आपण असं जातानी आणि येतानी खूप मज्जा झाली जातानी गेलतो तो विमानांनी गेलतो. विमानांनी हि जातानीही म्हणजे एकदम मज्जा आली. उत्तम अस वरून बघितलं ना view मला एकदम छान दिसत होत खाली जेणे करून आपल्याला सर्व असं पहिल्यानदा experience होता माझा कि असं मस्त वाटत

फिरायला नाही गेली म्हणजे गेलीये मी पण तुला माहित ये का मी कधी एकटी अशी एकटी अशी किंवा मैत्र मित्र मैत्रीणी सोबत फिरायला नाही गेली फिरायला म्हटल सहलीला गेलीये आणि अजून फिरायला मी माझ्या घरच्यांन सोबत गेली ये म्हणजे माझा परिवार आणि माझे जे म्हणजे नातेवाई आहेत त्यांच्या सोबत गेलीये फिरायला आणि फिरायला मी देवस्थान च्या ठिकाणी गेलीये जास्त करून आणि अशे

म्हणजे एक देव असत कि तिथे कोणते कोणते देव असतात अं मी सध्या मी एका ठिकाणी गेली होते कर्नाटकला गेले होते आणि आळंदी म्हणून एक तिथे एक गेली होती फिरायला टीकडेपण म्हणजे खूप छान मंदिर ए आणि आणखी देवीचं एक मंदिर ए तिकडे गेली होती अच्छा अच्छा म्हणजे तू family सोबतच फिरायला गेलेली हो मी परिवारा सोबतच फिरायला गेलीए जास्तकरून अच्छा आणि तर सकाळी मुलांची काही सहल निघली तुमचे तुमचे जे office आहे तीथरली हा तिथली आम्ही आम्ही खूप वेळा आम्ही असं ठरवलं के आम्ही इकडे फिरायला जाऊ तिकडे फिरायला जाऊ कारण मी जिथे राहते ना औरंगाबाद मध्ये तिथून जवळच वेरूळ वेरूळ लेणी म्हणून एक ठिकाण ए अरे हो तिथं तर मी दोन वेळून थेट गेल्तो म्हणजे इकडे आता कसंय फिरायला इकडं रीतसर जागा नाही तर म मी काय करतो माझी मैत्रीण ए तिला घेऊन म तिकडं जातो फिरायला खूप मज्जा येतं तिकडं महतीये का नाही मी तिकडे गेली च नाही म्हणजे मी इतकी जवळ असून तिथे पण फिरायला गेली नाही अजून मी फक्त इथं मी जास्त तर नाही फिरली. मला असं वाट तिकडे जायला पाहिजेआम्ही सगळ्या म्हणजे आम्ही जे मित्र आहेत ना त्यांनी तिकडे जायला पाहिजे आता करुत आम्ही असं ठरवलंय जाऊ म्हणून. अंग पण काय करू माहित ये का चालू ये संभाजी नगर ला तू म्हणते ना जायचं तिकडे म्हणजे काही लोक अशे कि खूप असं अस्वच्छता पाळतात जेणे करून ते तिथे असं म्हणजे मन लागत नाही असं एकदम गलिच्छ वाट काही ठिकाणी असं म्हणजे शक्य नाही असं प्रत्येक वेळेस ते स्वछ करायच प्रत्येक वेळेस ते लोकांना वेवस्तीत सांगायचं.

हो बरोबर आहे ते तर असत च रे सगळ्या ठिकाणी असत ते पण निसर्गाच्या सानिध्यां मध्ये जेव्हा आपण फिरायला जातो ना तेव्हा एक वेगळा चा अनुभव आहे. तू असं कधी एकदम म्हणजे तू मला एक सांग तू एकटा कधी फिरायला गेलया का एकटा हो एकदा गेलतो म्हणजे फिरायला नाही एकदा गेलतो तर असं धार्मिक स्थाळांना दर्शन करण्यासाठी गेलतो जस कि देवगड आहे बग आपल्या area आपल्या मधी तिकडे देवगड आहे त्या देवगड तिकडे गेलतो दुचाकी वर गेलतो त इथनं च गेलतो असं सकाळ सकाळी एकदम अंधारात निगलो होतो मला काय झाल तिथे police तिथं चकरा मारतात ना police

ते भेटले त्यानी मी सगळं जासूस केली कुटालाय कुठे चालाय काय मानून चाला तुझा number दे phone number मागितला माझा हो असं सगळं करता करता त्यानी मग. छान! म्हणजे असं ते अंधारात कोणी निघत नाही ना म्हणजे तिकडे असं चालू होत कि असं भयावह होती त्या मध्ये गेलतो मी तिकडे दर्शन करण्या साठी तेव्हा आपलं. corona आलता बग आपल्या कडे तेव्हा हो हो हो हो मग तेव्हा ता खूप वाईट परिस्ती होती. हम्म माझी फिरायची खूप इच्छा राहायची पण ते corona च्या त्या तेवढ्या कालावधी मध्ये मला कुठे फिरायला पण भेटलं नाही. नाही पण खरच जायला पाहिजे आणि जास्त करून तुला माहित ये का आपण असं निसर्गाच्या सानिध्यां मध्ये एखाद असं जंगल वैगेरे असत बग तिकडे लोक फिरायला जातात त्या ठिकाणी जरी गेलं ना. तरी पण खूप मस्त वाट जिकडे नदया वैगेरे असतात बग. हो ते पण आहे मना मला तिकडे नदी वैगेरे मला त पोहायला खूप आवडत म फिरायला गेल का मी अश्या ठिकाणी जातो कि तिथे पाणी नदया म असं तलाव तलाव वैगरे असेल त तिथे पोहल पोहणया मध्ये म्हणजे पाण्या मध्ये खेळायला खूप आवडतं मला. असं वागत आहे ना मी गोव्याला गेलतो गोव्याला गेलतो त तिथं मज्जा केली बोट मध्ये खेळो पाण्या मध्ये बसलो parachute बसलो होतो तिथ तिथलं ते रानजांतल पाणी पिलो तिथलं.

रानजातलं पाणी म्हणजे काय? अरे ते पाणी म्हणजे तिथं असत ते कि आता माती मध्ये ते पाणी असत जरा रांजण असत आता बुजवलेला असत त्यांच्यात पाणी टाकतात ते पाणी पिण्या साठी अजून एकदम भारी लागत ते हो का म्हणजे ते प्रसिध्द आहे का म्हणजे तिथे सगळे लोक पितात का तिथे. प्रसिध्द मानण्या पेक्षा एक प्रथा वाणी च ये ते सर्व तेच पितात त्यातलं पाणी. अच्छा मी त नाय ऐकलं बाबा या गोष्टी बद्दल.

तुम्ही म्हणता बरोबर गोवा म्हणजे सोपं नाही आपल्या सारख्याना खूप खर्च होऊन जातो. आणि मी असं गोव्या बद्दल मी एक गोष्ट ऐकलीये अं म्हणजे गोव्या मध्ये एक किल्ला पण ये म्हणे शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला ये म्हणे तिकडे एक. अं त्या किल्लायला लक्षात नव्हतं म्हणजे किल्ला असं object काय म्हणतात ना उद्देश च नव्हता तिथे भेट देण्याचं खर म्हणजे. हा हा! गोवयला जातानी कोणी असं विचार नाही करत हम्म का तिकडे किल्ला असेल पण माहित ये त सांगते कि नाही तिकडे आहे बरं कि नाही एक किल्ला आहे आणि खूप छान आहे तो किल्ला हा तिथे फक्त असं म्हणजे आम्ही खरं म्हणजे खास समुद्राच्या किनाऱ्याचा लाभ घेण्या साठी गेलतो खूप मज्जा केली तिकडे आता आता ते travelling च खूप मज्जा अली तिथून संभाजीनगर वरून विमान उतरतानी ते पहिले मुंबई ला जाऊन थांबत मग मुंबईहून मग तिथून मुंबई to गोवा असं विमानांनी travel छान मी तर एकदा पण नाही बसली अजून काय महित मला कधी अनुभव येईल गोष्टीचा

हम्म हा मी केलाय एक दोनदा केलाय पण जवळ जवळच्या ठिकाणीच केलीये मी

मागे मी एका ठिकाणी गेले होते माझ्या आई सोबत गेले होते.

अच्छा म्हणजे त्यावेळेस तू पहिल्यान्दा ट्रेन मधबसली होती. हा म्हणजे मी तेव्हा बग मी किती पंधरा वर्षाची असेल मी तेव्हा.

हम्म हम्म बरंय आणि bus नि वरती कसं काय फिरली तू हम्म बस नि bus चा विचारू नको बाबा तू bus नि नाय फिरायचा मला कुठेच कारण बस मध्ये मी चक्क तुला सांगते मी माझं कॉलेज पूर्ण बस मधी जाऊन येऊन केलय मला college च आणि घराचं अनंतर होत. वीस तीस किलो मीटर तेवढ मी रोज जाऊन येऊन करायची bus नि आणि मी आता bus मध्ये मला बसायची पण इच्छा नाहीये. अगं पण ओरड तुम्हाला महाराष्ट्र शासनान सुविधा दिली ना कि तुम्ही आता अर्ध ticket म्हणजे पणास टके तुम्हाला सवलत दिलीये अर्ध ticket लागणार असं तू त उलट त्याचा लाभ घायला पाहिजेल मोठ मोठा अरे बाबा काय करतो त्याला गर्दी पहिली का तू वृद्धानंची गर्दी त्या मध्ये किती खूप गर्दी असते खूप

हा आपल्या सारख्या तरुणांना बसायला जागा देत नाही वृद्ध हम्म ते आहे नि ते आपण जेष्ठ नागरिकाचा समान केला पाहिजे त्याना बसायला जागा दिली पाहिजे ते भाग वेगळा पण हे असं कसं गर्मी चे दिवस चालू ये ते गर्मी च्या दिवसा मध्ये ते traveling साठी अजिबात असं public transport मध्ये हम्म ते तर आहेच. बाकी मग अजून काय म्हणतोस आता सध्यां कुठेस तुला म्हणजे तुझं एक असं काय तरी असेल ना मला या ठिकाणावर फिरायला जायचंय. नाही नाही तसं काही नाही ok मी आता मी ठेवतो मला जायचंय होत बाहेर

hello शुभांगी अं आ अं तर आपल्या महाराष्ट्रात म्हटलं तर अनेक असे अं tourist places आहेत जिथं आपण फिरायला जाऊ शकतो अं तसेच अनेक देशातील लोक सुद्धा आपल्या महाराष्ट्रात अं tourist place ब झालय त्यात तसेच अं मुंबईत म्हटलं कि आपल्याला असं एक अं असं शहर आहे जो सात बेटांवर वसलेलं शहर आहे. अं मुंबईत आपल्याला महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्रीय राज्य महाराष्ट्राची राजधानी सुद्धा आहे आणि तसेच महाराष्ट्रात सर्व राजकीय कारभार सुद्धा अं मुंबईमधून आत, आपल्याला पाहायला मिळतो तसाच राज्यातील सर्व प्रशासकीय मुख्य कार्यालय सुद्धा व मोठमोठ्या उद्योगांची मुख्य कार्यालये मुंबई मधेच आहे. आणि आपल्या देशाची आर्थिक राजधानी सुद्धा अं मुंबईत अशी आहे तर मुंबई मध्ये म्हटलं कि जगात अं जागतील मोठमोठे उद्योग तिथे आहेत.

म्हणून ओळखलं जात तसेच अं मुंबई मध्ये म्हटलं कि gateoff gate way off india सुद्धा आहे महालक्षमी जुहू चौपाटी असे अनेक ठिकाणी आपल्याला तिथं पाहायला मिळतात अं तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या लेण्या सुद्धा आहेत. तसेच म्हटलं कि अजिंठा लेणी अशी लेणी आहे जी जगप्रसिद्ध आहे. हजारो वर्ष जुना असलेल्या या लेणींना भेट देण्यासाठी तिथे देशविदेशातून अशे खूप सारे पर्यटक, तिथे अं बघायला येतात तसंच अं अजिंठा लेणी हि महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली सिल्लोड तालुक्यातील संपू, छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरती स्थित आहे. इथे जवळच वाघूर नदी सुद्धा आहे येथे दगडांमधील हजारो वर्षापूर्वीचे, केलीली कोरीव काम सुद्धा आपल्याला तिथं अं पाहायला मिळतात इतीहासतील शिल्पकलेची अशी एक उत्तम नमुना देखील तिथे आपल्यला बघायला मिळतो अं तस असं अजिंठा लेणीचे म्हटले कि अं तीच निर्माण आपल्याला इसवी सन पूर्व दोन व तीनच्या शतकात आपल्याला पहायला मिळत तर,

बोलावं असं वाटत कि gate of india आहे बघ मुंबईमधील म्हणजे gate of india जे आहे म्हणजे अतिशय असं भारी असं एकदम छान असं दिसत. आन त्याच्याबाबदल बोलावंस म्हटलं तर बरच असं हे ऐतिहासिक स्थान म्हणून दिलेलं आहे ते कारण कि आपण gate of india बद्दल म्हणजे ऐकत असतो बोलत असतो. तर बरेच सुट्ट्या वगैरे असतात तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे अं जाण्याचं वैगेरे ठिकाण म्हटलं तर मुबईतील gate of india ह्याला हे करू शकतोत.

महाराष्ट्रातील top असे आहेत बघ जस कि रत्नागिरी जिल्यामध्ये सुद्धा आहे पर्यटक स्थळ आणि नाशिक मध्ये सुद्धा आहे मुंबई मध्ये आहे. आणि लोणावळा आहे जस कि पुणे या ठिकाणी सुद्धा आहे तर बरेच असे आहे आणि पर्यटक स्थळाला आपण म्हणजे, अं जात म्हणजे बघण्यासाठी वगैरे जातो किंवा आपली family किंवा आपले friend circle आपण यांच्या सोबत सुद्धा असं पर्यटन स्थळाच्या tour वगेरे काढून जातोत. तर त्यात त्यावेळेस जे पर्यटक स्थळ आपल्याला वाटतात कि पाहाव्यासे आहेत म्हणजे काही मोजके असतात कि हे हे म्हणजे महाराष्ट्रातील top असे आहेत तसेच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा,

ते एकाच ठिकाणी नसून तर ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि ते बी अतिशय छान असे असतात बघ जस कि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत तर तेबी बघण्यासारख आहे आणि प्रत्येक पर्यटक स्थळ हे, बघण्यासारखंच असते आता लोणावळा आहे तर लोणावळ्यात सुद्धा अनेक लोक अशी जातात आता महाबळेशवर आहे ते पण आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे top असं पर्यतलं पर्यटन, स्थळ म्हणून ओळखलं जात आणि बरेच असे आहेत कि चांगले पण स्थळ आहेत आणि मला एक लोणवळा हे एक आवडत.

हो अगदी बरोबर. आपण खाऱ्या पाण्याचे सरोवर सुद्धा अं लोणार सरोवर ठिकाण हे आपण ओळखू शकतो इथं Besalt खडलं खडक सुद्धा आढळतो, तसेच या सरोवराचे पाणी अं अल्कधरणीय असल्याचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. लोणार सरोवराचे आजूबाजूचे असलेले मंदिरे खूप जुनी आहेत. जवळपास बाराशे वर्षांपूर्वी हि मंदिरे आहेत. आता अं मध्ये असलेल्या मंदिरात जवळ उभे राहून देखील आपल्याला सरोवरांचे नैसर्गिकरूप अं पाहता येते तसच महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांमध्ये लोणार सरोवर हे एक आहे. अं लोणार सरोवर च बद्दल बोलायचं म्हटलं कि हे एक अं निसर्ग निर्मित पर्यटक स्थळ असल्यामुळे इथं निसर्गप्रेमी व देशविदेशातील, पर्यटक अं आवर्जून भेट द्याय देतच असतात. तसेच देशविदेशातील अनेक संस्थांनी लोका लोणार सरोवरांचे संशोधन सुद्धा केलेलं आहे. अं तसेच असेच अजून काही पर्यटक स्थळे आपल्याला पाहायला मिळतात तसच अजून एक म्हटलं कि माथेरान माथेरान अजून सुद्धा एक hill station आहे. अं की जो भारतातील सर्वात लहान hill station म्हणून सुद्धा अं त्याला ओळखले जातो. तिथे, रायगड जिल्ह्यातिल असलेला कर्जत तालुक्यातील हे एक ठिकाण आहे जिथे पर्यटकांचे आकर्षक अं बनलेलं असत माथेरान हे मुंबई आणि पुण्यामधून जवळपास अं पं पंच्यांशी ते एकशे दहा किलोमीटर असल्यामुळे शहरातील लोक सुट्टीच्या दिवस लोक सुट्टीचे दिवस म्हणून घालविण्यासाठी इथे भेट देतात. तसच, इथं शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्व ते अनुभव अनुभवता सुद्धा येतात पर तुम्हाला काय वाटत याबद्दल? हो मला सुद्धा बघणे निसर्गरम्य अं जी जागा असते म्हणजे निसर्गरम्य जे पर्यटन स्थळे असतात तिथे अधिकाधिक म्हणजे तिथे देशोविदेशी लोक येतात. त्या पर्यटन स्थळाला भेट देतात म्हणजे visit करतात कारण कि त्यांना अशी म्हणजे सगळ्यांना Hope असते कि आपण enjoyment म्हणून या happiness म्हणजे आता सुट्टीच्या सुट्ट्या असतील तर, त्या वेळेस कुठे जायचं किंवा काय हे करायचं तर काही जणांच असं असत कि धार्मिक स्थळ हे करावं तर त्यांनी असं हे करतात. कि काही पर्यटन स्थळासाठी, भेट देण्यासाठी जातात तर निसर्गरम्य जे असते वातावरण त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना निसर्गरम्य जे वातावरण असते जस कि लोणावळा च आहे बघ. तिथे जे झाडांचं आहे म्हणजे झाडं natural आहेत असं निसर्ग अं निसर्गाने असं हे दिलेली आहे झाडांना तर ती अतिशय छान अशी गोष्ट आहे बघ लोणवळ्यातली मला आवडते. आणि तिथे जे पान्याच आहे स्थान म्हणजे तिथं असं कोणी जरी असं गेलं तर असं म्हणणार नाही के ते लोणावळ्याचं जे ठिकाण आहे म्हणजे ते पर्यटन स्थळ आहे आपल्या महाराष्ट्रातील top तर ते असं ते कोणी म्हणू नाही शकत कि ते चांगलं नाही म्हणून कारण कि ते एकदम असं चांगलं पर्यटन स्थळ मला एक वाटते. maybe कि तिथं ते अशे बने अशे अनेको लोक जातात तर त्यांना सुद्धा त्यांचं दर्शन म्हणजे त्याच एक प्रकारे अं राहून तिथं चांगलंच वाटते. आणि बराच अश्या तिथल्या गोष्टी आहेत कि त्या natural अश्या आहेत आणि पाणी पाण्याचं जे आहे तीथं लोणावळ्यामधे ते अतिशय महत्वाचं असं part आहे जस कि लोणावळ्यात आपण एका ठिकाणी आपण जातो, आता आपण cinema ग्रहात जातो तर तिथं आपल्याला takies असते मोठेमोठे church वगेरे असतात तर तेव्हाच आपल्याला ते चांगलं असं वाटत तर तसेच तिथं आता पर्यटक स्थळ, जस कि निसर्गरम्य वातावरण असेल तेवढंच लोकांना आवड आवडीचं सुद्धा असत जस कि natural गोष्टी बऱ्याच चांगल्या असतात. आणि झाडांमुळे बरेच असे, हे असतात कि ते चांगलेच असतात म्हणजे झाडांमुळे कोणतीच गोष्ट वाईट आहे असं मला तर नाही वाटत तसाच निसर्गरम्य वातावरण आहे. तिथं आणि खूप छान आहे बघ मला पण एकावेळेस म्हणजे जाऊन येण्याची इच्छा आहे just ऐकलेलं आहे आणि पर्यटक स्थळामध्ये बघिततेल सुद्धा आहे कि ते आहे म्हणून नाशिक ला पण आहे बरेच हे नाशिक ला आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघतोयत कि ते पर्यटन स्थळामधला, अं top level चा असा आ नाव असलेला भाग आहे म्हणजे तिथं पण जे आहे ते खूप छान असे आहेत. ऐतिहासिक स्थळ सुद्धा आहेत आता मुंबई इथलं gate of india सुद्धा अतिशय छान असं आहे बघ तिथं पण बरेच लोक जातात तर तुला काय वाटत अजून पर्यटक स्थळांबद्दल?

राज्याभिषेक सोहळा सहा जुने इसवी सन सोळाशे चौऱ्ह्यातर मध्ये याच किल्ल्यावर झाला होता. घटना या किल्ल्यावर घडल्यामुळे या किल्ल्याचे महत्व काही वेगळेच आपल्याला वाटते तसेच रायगड चढायला खूप अवघड असल्यामुळे शत्रूला रायगड हल्ला करणे, ह खूप कठीण झालेले होते रायगडाची राजधानी म्हणून शिवाजी महाराजांनी अं निवड केलेली होती. महाराष्ट्रात अं म्हटलं कि, सात आश्चर्यांमध्ये रायगड असं एक ठिकाण आहे त्याची निवड करण्यात आली होती अं जर आपल्याला रायगड वर कधी आपण बघायला गेलो तर त्या, आनंदाचे किंमत त्यांच्या पायऱ्यांची अंदाजे किंमत चौदाशे पंच्यात्तर अशी आहे तसच रायगडावर आल्या नंतर इथे अजून अशे अनेक ठिकाणे आहेत जिथं, पाहण्यासारखी आहे अं म्हटलं कि जिजाऊंची समाधी, जिजाऊंचा वाडा, , नाणे दरवाजा, वाडूखरे पिंड इत्त दरवाजा गंगासाखर तलाव अशे हत्ती तलाव अशे खूप प्रकारचे अं इथं पाहण्यासारखी स्थळे आहेत जे आपन आपल्याला खूप आकर्षिक वाटते आणि ते म्हणजे चुनाकळ्याचे

खूप सारे places आहेत कि आपण अं बोलू नाही शकत असं एवढी त्यां माहिती आपल्याला वर या google internet वर बघायला मिळतो. तसच अलिबाग सुद्धा हे एक असे ठिकाण आहे. जे एक रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटक स्थळ सुंदर्य सुंदर स्वच्छ आणि नगरम्य समुद्रकिनारी असे आहे. हम्म जिथं आपल्याला

तसच तुमचं काय म्हणणं अजून यावर हो अगदी बरोबर आहे बघ अनेक महाराष्ट्रातील पर्यटक हे म्हणजे अ ब लोक किंवा हे म्हणता येईल. तर त्यांनी अनेक अशे पर्यटक स्थळ बघायला येत राहतात त्यातील एक महाराष्ट्रतील top असं एक पर्यटक स्थळ म्हणजे मला सांगावं असं वाटत कि आपल महाबळेशवर जे आहे. म्हणजे अं जे ठिकाण आहे म्हणजे पर्यटक स्थळ आहे ते महाराष्ट्रातील म्हणजे top level च्या पर्यटक स्थळामधून एक आहे म्हणजे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच तिथलं म्हणजे सह्याद्रीच्या पर्वत रांगावर समुद्रसपाटीपासून म्हणजे ते किती उंची इतकं फूट वसरलेलं आहे तर ते पंचेचाळीस हजार म्हणजे इतकं फूट वसरलेलं आहे आणि महाबळेशवर हे एक मुंबई प्रांतातील उन्हाळ्यातील राजधानी म्हणून संबोधले जात. म्हणजे

महाबळेशवर हे एक हिंगोली तालुक्यातील ओळखलं जात म्हणजे तिथं जे थंड हेवेच ठिकाण आहे ते अतिशय छान आहे. कारण कि तिथं जे पर्यटक स्थळ जातात म्हणजे बघण्यासाठी जातात तर ते तेच famous आहे म्हणून तिथं जातात. महाबळेशवर ला कारण कि तिथं जे ठिकाण आहे ते अतिशय छान असं आहे आणि मला तर महाबळेश्वर हे ठिकाण सुद्धा खूप आवडत बघ कारण कि ते आपलं पर्यटकस्थळामधलं महाराष्ट्रातील top level च असं आहे. आणि अनेक अशे पर्यटक स्थळे आहेत कि त्यांच्याबद्दल बोलावंसं म्हटलं कि तर बऱ्याच गोष्टी अश्या हे आहात आणि तेवढं चांगलेसुद्धा आहेत. कारण कि स्थळ म्हटलं कि आपल्याला आपल्या डोक्यात लगेच असं येऊन जाते कल्पना कि एक कोणतरी एक ठिकाण आहे बाबा काहीतरी आहे बाबा आपण म्हणतोत. तर त्या आता बरेच लोक सुट्यांमध्ये किंवा त्यांच्या Job च्या सुट्यांमध्ये किंवा Business च्या सिलसिल्या मध्ये जातात तर त्यांना असं वाटत कि आपण अश्या ठिकाणी जावं कि एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी किंवा निसर्गरम्य वातावरण आहे अश्या ठिकाणी जावं असं वाटत, तर ते एक महाबळेश्वर एक सुद्धा चांगलं ठिकाण आहे बघ जे कि थंड हवेच ठिकाण आहे. आणि ते म्हणजे पंचेचाळीस हजार फूट इतक्या उंचीवर वसरलेलं आहे म्हणजे जुन्या मुंबईच्या पात्रातून म्हणजे हे झालेलं आहे ते राजधानी म्हणून ओळखलं जात त्याला. म्हणजे कि आता कोकणातील पण अशे बरेच अशे हे आहेत कि ते पर्यटक स्थळे आहेत बघ जे कि आपण तिथं जाऊन सुद्धा म्हणजे अशे बरेच लोक आहेत कि तिथं जाऊन सुद्धा त्या पर्यटक स्थळांचं हे करतात म्हणजे माहिती हे करतात किंवा enjoyment म्हणून जातात. तर त्यांचं ते तिथं जाऊन राहून हे करणं म्हणजे राहू व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा अनुभव घेणं ते चालतच असते आणि पर्यटक स्थळे हे छानच असतात बघ जेवढं म्हटलंय तेवढं म्हणजे कोणतेच हे नसत कि ते अं एक चांगलं आहे दुसरं चांगलं नाही असं पण प्रत्येक पर्यटक स्थळ हे प्रत्येक वेगवेगळं असत आणि प्रत्येकाची जी अ म्हणजे रचना असते ती वेगवेगळी असते काही थंड पाण्याचे जे थंड हेवेच ठिकाण असते तर काही निसर्गरम्य वातावरण असं वेगळ्या type च असत जिथं झाडांची वस्ती म्हणजे

जस कि आपला नाशिक रत्नागिरी म्हणजे अनेक जिल्यातील अशे अशी खूप सारी आहेत कि जेवढे नाव सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही अं जे कि family म्हणजे अ बरेच पर्यटक असतात कि ते अशे त्यांना इच्छा असते कि ते बघायला जाण्याची आणि ते बघून जे enjoyment होते म्हणजे जे छान म्हणजे वाटेत किंवा मनामध्ये चांगली गोष्ट आहे बाबा असं वाटते तर ते पण छानच आहे बघ आणि पर्यटक स्थळे अजून आहेत कि चांगलेच आहेत आणि Thank you दामिनी म्हणजे पर्यटक स्थळाळाबद्दल बोलून छान वाटलं मला तुझ्याशी. अगं हेमा, तू ते news ऐकलं का? पाकिस्तानमध्ये दोन मुली घरातून पळून निघाल्या बाहेर. कारण त्या दक्षिण कोरियाच्या boy band आहे ना तो BTS आजकाल खूप ऐकायला भेटतं बघ त्यांच्याबद्दल. त्यांना भेटायला म्हणून ह्या दोघी निघाल्या आणि पोलिसने त्यांना पाकिस्तानमध्येच पकडलं. कसे विचित्र fans असतात ना काही काही! कित्ती भयंकर हे! तुला काय वाटतं? बघ. मला मी मला BTS चांगल्या प्रमाणे माहिती आहे, कारण मी स्वतः एक army आहे. पण ते ज वेडेपणा होता, त्या दोघा मुलींमध्ये, की चक्क ते विना कोणाला सांगून घर सोडून, ते members ना भेटायला म्हणून ते निघाल्या घरातून, आणि लाहोरमध्येच त्यांना अटक झाली. पोलिसांना त्यांना वेळीच त्यांना पकडले, आणि परत पाठवण्याची व्यवस्था देखील केली. पण ते विचार करूनच मी दंग झाले की, येवढं आवड ठीके. पण हे खूप खूप जास्तच झालं की ते घरदार सोडून, त्या members ना भेटायचं म्हणून घरातून निघाल्या, कुणाला कुणाला विना सांगता बरोबर आहे. कारण कसं असतं, आजकाल खूप काही घडतंय आपल्या समाजामध्ये. आणि अशे दोन मुली निघाल्या कुठे तरी. . एक एका कामाला निघालं आणि दुसरं काही झालं तर? सांगू शकत नाही ना. आजकाल चांगला नाहीये. हो ना! तुम्ही कोणाला तरी follow करावं, fan असावं. पण असला वेडेपणा नाही करायला पाहिजे.

पण जसं तू तू सांगत होतीस की तू army आहेस. तू army कशी झाली? हे बघ, दोन हजार एकोणीसमध्ये, एकोणवीसमध्ये अं मला BTS काय आहे ते माहित झालं. माझ्या exams चालू होत्या, माझ्या परीक्षा चालू होत्या आणि मी म्हणजे परीक्षेसाठी अभ्यास करायचे, थकायचे. मग मला वाट वाटायचे की असं काहीतरी आपण बघावं मनोरन मनोरंजनासाठी की जरा मोकळंपण वाटावं, नाही का? मानसिकता थोडी अजून better झाली next. Paper साठी साठी. तर मी असंच check करत होती की काय मला असं आवडेल, ह्या internet वर. मग असंच माझ्यासमोर त्यांचं एक गाणं आलं, ते ऐकलं मी. मला खूप चांगलं वाटलं. मग मला वाटलं की बघू, दुसरे गाणे search करून बघू. मग मला हे अं व वेळेसोबत कळालं की प्रत्येक song जे आहे ते वेगळंच आहे. अं प्रत्येक song ची एक वेगळीच

आणि सध्या पण मी प्रत्येक update माझ्याकडे असते. की त्यांचं काय चाललंय, ते काय करत आहेत, त्यांचे काय projects आहेत. जाम मोठी fan आहेस वाटतं तू. कारण सतत news मध्ये असतात ते. ग्रॅमी nominations पण बहुतेक यावेळी चार आहेत त्यांचे. आणि काहीतरी मी मागच्या वर्षी असं ऐकलं होतं की, UN मध्ये ते अं बोलायला गेले होते, आपले विचार ठेवायला. आपल्या देशाचं representation केलं त्यांनी. चांगलं वाटलं बघून की युवासाठी युवा मध्ये जागरुकता यावी ह्याच्यासाठी आणि आता ते खूप काम करत आहेत, छोट्या मुलांसाठी. आणि मी असं ऐकलय की म्हणून कोणतरी member आहे तो खूप लहान मुलांसाठी काम करतो. आता तर त्यांनी तर एक खूपच मोठ्ठे आहेत वाटतं ते. कारण दक्षिण कोरीयाचं जे economy आहे, त्याच्यामध्ये पण त्यांचं खूप मोठं योगदान आहे, असं ऐकलय मी.